समोर अप अ पेट्रोल पंप आहे हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनी चा तो पेट्रोल पंप आहे तिथं खूप साऱ्या--

अ त्या वस्तु त्या ठिकाणी अ बनवलेल्या आपल्याला दिसत आहे.

असा आपल्याला दिसत आहे मध्ये एका टेबलावर त्या ठिकाणीं कम्प्युटर अ लावण्यात आलेला आहे.

तो तिथे अ भिंतीवर मोठे मोठे स्पीकर लावण्यात आलेले आहे व तिथ अ बाहेर जाण्यासाठी--

अ तिथे त्या ठिकाणी संपूर्ण लकडांनी अ व तिथे बांधलेले आहे व समोर दोन ते तीन व्यक्ति दिसत आहे.

फेस वॉश अ अ खोबऱ्याच तेल--

समोर त्या ठिकाणी कढईमध्ये काही तरी तापवण्याच काम चालू आहे त्या ठिकाणी कुठला तरी पदार्थ --

व प्रवेश काचेच त्याठिकाणी प्रवेशद्वार आहे व प्रवेशद्वारा बाहेर--

व तिथे खूप सारे अ जीम ला लागणार व्यायामा साठी लागणार साहित्य ही ठेवण्यात आल आहे.